तृप्ती तू चालू कर ना विषय.

जेंव्हा आपण ऑफलाईन शिकू शकत नाही तेंव्हा मोबाईल द्वारे सगळं शिकू शकतो.

हॅलो तुझा आवाज नाही येत आहे मला.

तृप्ती अनम्यूट तृप्ती अनम्यूट कर. अनम्यूट कर तृप्ती. हां आता बोलायला लाग तृप्ती.

हां बोला आणि काय म्हणत होतीस तू?

तुला काय वाटतंय आपली ऑनलाईन एड्युकेशन चांगली आहे की ऑफलाईन?

अश्या काही परिस्थिती आपल्या लाईफमध्ये येतात की आपण प्रत्येक्षात त्याठिकाणी जाऊन

तर त्या काळी आपण शाळेत जाऊ शकत नव्हतो.

त्याकाळामध्ये तसं तू काही ऑनलाईन शिक्षण घेतलंय का कोणतं?

जेंव्हा आमचे क्लासेस असायचे, ट्युशन्स क्लासेस असायचे तिथे आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नव्हतो ना

ऑनलाइनच मोबाईल द्वारे तू ऑनलाईन शिक्षण घेतलंय. दोन वर्ष ऑनलाइनच शिक्षण घेतलंय. एक्झाम सुद्धा ऑनलाइनच दिलेल्या आहेत.

पेक्षा ऑफलाईन चांगलं आहे कारण, की तो म्हणजे डायरेक्ट फेस टू फेस प्रैक्टिस होते आपली. शिकल्या जातं प्रॅक्टिकली ते नॉलेज मिळतं ना आपल्याला. हो ते तर आहे परंतु ऑनलाईनमध्ये आपण कसं फोनद्वारे कोणतीही गोष्ट सर्च करू शकतो.

जे बरोबर उत्तर आहेत, देऊ शकत नाहीत ना.

पण आधी

आता एकविसाव्या शतकात आपण राहतोय. पण आधी तक्षशिला म्हण, नालंदा सारखे विद्यापीठ होते त्याचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीला चालना मिळत होती ना

यू पी एस सी वगैरे ची तयारी आपण करू शकतो. पण सध्या आपण जे हायस्कुल पर्यंत ते ऑफलाईनच करायला पाहिजे ना

परंतु मला तर वाटते ऑनलाईन शिकण्याचा सेफ आहे कारण की

आणि ऑनलाईन जे आहे आपण कोणाच्या सहवासात न राहता घेऊ शकतो. जे टीचर असतात

ज्या शिक्षकांकडून, ज्या प्राध्यापकांकडून आपल्याला शिकायचे आहे, त्यांची व्हिडीओज आपण युट्युब वर बघून शिकू शकतो.

पण आपन ऑनलाइनला शिकून सुद्धा ऑफलाईन करायला पाहिजे ना आपल्याला एक वेळ मिळतं विद्यार्थी जीवनात की आपण दोन्हीला मॅनेज करून कोरोना काळात तर आपण केलेलंच आहे दोन वर्ष

त्यातही काही नेटवर्क प्रॉब्लेम यायच्या किंवा काही

हो पण शिक्षण एक असं माध्यम आहे की ज्याच्यासाठी आपले आई वडील सुद्धा खर्च करायला तयार असतात ना. ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यांनी सुद्धा लॉकडाऊनमध्ये मोबाईल घेऊन, इंटरनेट महागाचे रिचार्ज मारून सगळ्या गोष्टी करून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलंय ना

त्याच्या मूळ मला वाटत की ऑनलाईन शिकण्याचं चांगलं आहे आणि ऑनलाईन राहू दिल पाहिजे. नाही खरंच ज्या महिला त्यांचं लग्न वगैरे झालेल्या पुढं, म्हणजे जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खरंच ऑनलाईन एडज्युकेशन चांगलीच आहे.

ऑफलाईन हायस्कुलपर्यंत मी म्हंटल ना जसं तुला चांगलीच आहे ना ऑफलाईन कारण विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला चालना मिळते. त्यांना समजा सायन्स घेतलेलं असेल कोणी तर त्यांना प्रॅक्टिकल समजेल.

म त्या गोष्टी ऑनलाईन ही शिकू शकतात ना? ऑनलाईन मुळे आपल्याला जर एक फॉर्म्युला आपल्याला जे फॉर्म्युले समजत नाहीत ते सुद्धा सर्च करून पाहू शकतो ना ऑनलाईन नाही नाही बरोबर आहे तुझं तसं आपण सोशल मीडियाचा चांगला उपयोग करू शकतो स्टुडन्ट म्हणून.

आणि ऑफलाईन म्हणजे जे प्रॅक्टिकल होते ना ऑफलाईनमध्ये ते आपण ऑनलाईन मध्ये करूच नाही शकत ना तसं, एवढ्या डीपमध्ये करूच नाही शकत ना.

एखादं एक्झाम आपलं मॅनेज होतं एकदाचं पण इतर स्टूडेंट त्यांची आर्थिक स्थिती नसते ना चांगली नेट कधी नेटचा प्रॉब्लेम येतो. पैसे किती लागतात त्याला

हो पण शिक्षणास मी म्हंटल ना तुला शिक्षण एक असं माध्यम आहे की ज्याच्यावर लोकं आडमाप खर्च करायला सुद्धा तयार असतात. कितीही खर्च लागो आपला मुलगा आपली मुलगी शिकलीच पाहिजे ही प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते ना. अगं हो पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं?

त्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही दोन्हीला चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं तर चांगलंच आहे ना.

ऑफलाईन ही घेऊ शकतो म्हणजे एखादा टॉपिक घ्या त्याचे आपण एडज्युकेशन ऑफलाईन सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि ऑनलाईन सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन्हींना बरोबर होईल.

ते तर आहे परंतु ऑनलाईनला जास्त वाव दिले ना तर तेच चांगलं राहील कारण की लोकं आजकाल खूप बीजी झालेले आहेत कोणाला कोणासाठी टाइम नसतंय. जर आपण आपलं प्राध्यापकाला शिक्षकाला एखादं क्वेश्चन विचारलं तर ते आपल्याला नंतर सांगू असं करू टाळून देतात ना. परंतु तेच जर ऑनलाईन गुगलवर युट्युब वर सर्च केलं आणि त्याचा फॉर्म्युला शोधून काढला. युट्युब, गुगल वरून तर ते आपल्याला पटकन कळते. त्याच्यासमोर आपण स्टडी चालू करू शकतो. एकाच टॉपिकवर अटकून राहणार नाही ना आपण.

कारण आजकाल बघतच आहे तू कुठं काय चाललंय. म्हणजे लेकरांना थोडीशी वेगळीच दिशा मिळत आहे.

फार कमी घेतात ज्यांना घ्यायचं तेच घेतात. पण बाकीचे करत बसतात. हो ना पण आता सगळं काही ऑनलाइनच झालेलं आहे. हे ऑनलाइनच युग आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता इंस्टाग्रामवर किती रिल्स बनवतात अभ्यासाचा वेळ गेला ना त्याच्यामध्ये. अभ्यासाला काय कधी वेळ देणार? तेच करत बसतात. त्यांना त्याच्यातून कमाई दिसते किंवा त्यांची वीव्हज दिसतात त्यांना तर ती आपली मानसिकता आहे ना. ज्या मुलाला खरोखर अभ्यास करायचंच आहे तर ते फक्त मोबाईलचा युज अभ्यासासाठीच करतात. आणि ज्यांना टाइमपास करायचा असतो ते असं काही बघण्यात वेळ घालणारच आहेत ना. हो तर मी तेच म्हणत आहे ना, विद्यार्थ्यांनी एडज्युकेशन वर पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे एकदा त्यांचं म्हणजे वेळ सार्थक झालं की त्यांना ते करताच येतं. आता समजा वीस वीस वर्षाचा आहे. तर पाच वर्ष त्याने मेहनत केली तर नंतर त्याचं आयुष्य सगळं मजेतच जाणार आहे ना. पाच वर्ष त्याने मेहनत करायलाच पाहिजे. त्यामुळे रिल्स ला थोडं बाजुला टाकून ऑनलाईन, काही जे काही म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त आहे त्याला थोडं बाजूला टाकून अभ्यासावर लक्ष दिलं तर चांगलं आहे.

मर्यादित उपयोग म्हणजे मला एकच म्हणायच आहे, ऑनलाईन पद्धतीचा किंवा सोशल मीडियाचा मर्यादित उपयोग नेमकं चांगलंच आहे.

हां आवाज

तू पर्सनली सांग ना मला तू मोबाईलचा किती उपयोग करते?

हो मग तेच ना माझं माझं म्हणणं ही तेच आहे. आता मी समजा फायनल ईअरमध्ये आहे. मला काही अडलं ना ऑफलाईन शिक्षण चालू आहे माझं सध्या. पण काही अडलं तर मी ऑनलाईन सर्च करते काही इन्फॉर्मेशन काढते. माझे प्रॅक्टिकल सोडवते. तेच म्हणत आहे ना मी की ऑनलाइनचा वापर आपण कुठेही करू शकतो इव्हन आपण जरी घरात बसलेलो असू किंवा मग कुठे बाहेरगावी गेलेलो असलो तरीही आपलं जे शिक्षण आहे ते कुठेही थांबत नाही ऑनलाईन शिक्षणामुळे. वाटतंय की ऑनलाईन शिक्षणच चांगलं आहे. खरंच ऑनलाईन शिक्षण सुद्धा चांगलं आहे.

आता आपण सगळ्यांनी समजा कोरोना काळात केलंच ना ऑनलाईन शिक्षण केलंच. आणि त्याचा साईड इफेक्ट पण भोगायला मिळाला. मोबाईलची सवय लागली काही.

सुद्धा तेच होतं आता नर्सरीचे आणि केजी वन, केजी टू ची मुलं मोबाईलमध्ये एवढे घुसलेत एवढे गुंतले की बस

हो हो पण एखाद्या गोष्टीचा जर अतिप्रमाणात वापर केला तर त्याचे दुष्परिणाम पण भोगावेच लागणार आहेत ना आपल्याला. कोणतीही गोष्ट लिमिटमधेच चांगली चांगली असते ना. म मला तर वाटतं की ऑनलाइन शिक्षणाचं हे चांगलं आहे म्हणून. हा पण अगं लेकरांना नाही समजत का की युज लिमिटमधेच करायचा म्हणून.

अगं पण ते हट्ट करतात मग कसं?

अगं पण आता समजा लहान लेकरू रडत आहे ते त्याच्या हातात मोबाईल दिलं तरच तो शांत बसतो, नाहीतर अक्ख घर डोक्यावर घेऊन फिरतो.

त्यांना आपण चॉकोलेट सुद्धा देऊ शकतो. मोबाईल पेक्षा जास्त चॉकोलेटवर प्रेम करतात ना. भारी वाटायला लागलं तर तेंव्हा ते चूप बसतात. लहान मुलांना सांभाळणं खूप सोपं आहे.

म्हणून त्याला मोबाईल द्यावा. शांत तरी बसेल आपण आपलं काम करू. पण त्यांना ते त्यांच्या भविष्यासाठी किती हानिकारक आहे त्यांना कळतच नाहीये.

आपण जर मुलगा रडत असला आपण जर त्याला कार्टून लावून देत असू तर ही आपली चूक. अगं आपण मोबाईलमध्ये शिक्षण जरी करत असू ना त्याच्यामध्ये ऍड येतात एवढ्या विचित्र विचित्र की म्हणजे

किंवा आपण नाहीच करतो ऑफलाईन आपल्याला ऑनलाईन केल्याशिवाय ऑप्शनच नाहीये. ऑनलाईन करावंच लागेल.

ते तर आहे तुझं म्हणणं परंतु ऑनलाईन शिक्षण हे मुलांना

बऱ्याच व्हरायटी आहेत ऑनलाईन शिक्षणामुळेच मुलांना म्हणजे कुठं जाऊन बसण्याची गरज नाही. जिथे आहोत आपण त्याठिकाणी राहून

पण मुलांचं मुलांच्या डोक्यामध्ये हे बाब जास्त घुसत नाहीये ना, आता इतर गोष्टींकडेपण जास्त वळतात. आणि मोबाईल्स मधील युट्युबमध्ये किंवा इतर सोशल मीडियामध्ये व्हिडीओज टाकणारे आपणच आहोत म्हणजे काही आपल्यापैकी असे आहेत की ज्यांना नाही समजत बाबा काय टाकायचं? आता समजा आपण काही चांगलं पण त्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकू शकतो ना. मग वाईटच का बरं? तेच स्टुडन्ट बसतात किंवा त्याच डिरेक्शनमध्ये वळतात. हो पण आता कसं आहे सगळ्या सगळं जे आहे हे जगचं आहे जे डिजिटल झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो.

आता रिल्स काढल्याने खूप म्हणजे अशी मुलं मुली आहेत की जे असे फेमस झालेले आहेत ऍक्टर बनलेले आहेत आणि ते पैसे सुद्धा कमवून राहिलेले आहेत त्यांनी ऑनलाईन द्वारेच आपलं करिअर बनवलेलं आहे. युट्युब इंस्टाग्राम असे खूप सारे एप्प्स आहेत की ज्याच्याद्वारे

ऍक्टिंग म्हणजे हे सुद्धा एक करिअरचं आहे ना

आता मुलांचं ध्येय काय वाटतंय मोठं होऊन काहीतरी बनावं शिक्षण कशासाठी घेतो आपण? स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःची एक आयडेंटिटी तयार करण्यासाठी आता ऍक्टर बनणं हे सुद्धा करिअरचं आहे ना मध्ये सुद्धा ते आपलं भवितव्य करू शकतो स्वतःची

ते तर आहे पण आता मी लहान लहान मुली बघत आहेत न ते शिक्षण सोडून व्हिडीओ बनवत आहेत. रिल्स बनवत आहेत आता त्यांनी शिक्षण सोडून रिल्स बनवावं की शिक्षण करावं एवढ्या छोट्या छोट्या मी बघते ना माझ्या घराइकडे आहेत त्या

एखाद्या गोष्टीच जर त्यांचे आईवडील त्यांना सांगतात की या गोष्टीचा अतिवापर करू नको त्यांना

कमवायला जातात की त्यांना वेळच नाही मिळत की त्यांना घेऊन बसावं आता हे त्यांना संस्कार देतात ते चांगले पण ते घेतले न घेतले त्यांच्यावर आहे ते ना. आपण चांगले आहोत कारण आपण संस्कार चांगले घेतो आपल्या आईकडून आणि आपल्या आईवडिलांच्या कडे एवढा वेळ नसतोच की ते लेकरांना घेऊन बसतील, किंवा तू काय करत आहे हां आजकाल तर आईवडिलांचं लक्ष नाही लेकरांकडे की ते काय करत आहेत नेमकं. आतमध्ये

त्यांचा मग गेम खेळत बसतात. आणि आजकाल गेम तर इतके बेकार निघालेत ना म्हणजे डाइरैक्ट माणूस स्युसाईड कराय पर्यंत जातो.

कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाहीये. ऑनलाईनमुळं सगळं स्वतः ते एवढे इंडिपेंडेंट झालेले आहे आजकालचे मुलं

मी म्हणत आहे आजकालची मुले एवढी जास्त ऍडव्हान्स आहेत की त्यांना कुणाच्या मार्गदर्शनाची गरजच नाहीये ना आईवडिलांची ना शिक्षकांची ते स्वतःच बघून बघून स्वतःला म्हणजे स्वतःला इंडिपेंडेंट झालेले आहेत की त्यांना कोणाची गरज नाहीये.